निसर्गरम्य ठिकाण आहे तिथे खूप सारे झाडं आहेत झरा वाहतो आहे. डोंगर आहे. हिरवे-हिरवे झाडांची प पालवी दिसत आहे. पाणी दिसत आहे वाहतानी झरा पडतलेला आहे.

एक ऐतिहासिक पौराणिक दरवाजा आहे दगडाचा मध्ये आहे तो दरवाजा कोरलेला तिथे काही माणसं आहेत एक अं काही मुलं आहेत.

लाइट च्या तारा दिसत आहे बिल्डींग चा कलर जो आहे इमारतींचा तो पांढरा दिसत आहे खिडक्या दिसत आहेत.

येथे वेगवेगळ्या प्रकारचे अवकाशयान्स आहेत आणि बाजूला झाडे आहेत तिथे एक मुलगा आहे त्याच्याकडे एक लाल कलरचं खेळणं आहे त्या सं बाजूला एक --

त्यानंतर वरती लावण्यासाठी कुंडया आहेत फूल आहेत रंगीबिरंगी गूलाबी कलर ची लाल कलर ची हिरव्या कलर ची फीमकट --

कारखान्याच उद्घाटन झालेल दिसत आहे तिथे पूजा झालेली दीसत आहे इथे अगरबत्ती लावलेली दीवा लावलेला आहे नारळ फोडलेल आहे तिथे लाडू ठेवलेले ये.

आणि तिकडे शाळेच प्रवेशद्वार म्हणजे मक कमान दिसत आहे झाडे दिसत आहे बिल्डिंग दिसत आहे.

आहे आणि एका महिलेने चॉकलेटी कलर चा श टॉप घातलेला दिसत आहे एक मुलगी आहे तीने गुलाबी कलर च फ्रॉक घातलेला आहे तेथे लाइट्स चालू आहे आरसा आहे.